हं, हवामानाविषयी समजा थोडी चर्चा करायची होती. आता तू समजत इकडे दूर राहते, मी इकडे राहते. त त्याच्यामुळे विषय असा होता, की नाशिक कडलं हवामान सध्या काय म्हणते? सध्या तर नाशिक मधलं हवामान जे आहे तर ते कसं जसं आपलं नागपूर विभागामध्ये ते थंडी वगैरे राहते. तर नाशिक विभागामध्ये सह्याद्री पर्वतरांगा आहेत, तर सह्याद्री पर्वतरांगामुळे इकडची जी थंडी आहे तर ते थंडीचे नियंत्रण असं ते आपल्या अंगाला ती अशी झोंबणारी नाहीये. अच्छा म्हणजे कमी थंडी राहते. हा कमी थंडी राहते. म्हणजे आपण रात्रीच्या वेळेस समजा कुठे फिरायला वगैरे गेलो आपण, तर आपल्याला एकदम आपली काय म्हणते गार लागत नाही आपल्याला.

जेवढी थंडी आपण म्हणतो ना तेवढी अशी काही लागत नाही. अच्छा. जसं इकडे कडाक्याची थंडी म्हणते त्याला. हा हा हा तेच ते. त्या प्रकारची कडाक्याची थंडी इकडं इगतपुरी किंवा नाशिक शहरांमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये नाही राहत. आणि मग पावसाळा कसा असतो तिकडे?

अच्छा मग समजा या समजा आपल्याला या विषयाची थोडी समजा माहिती पाहिजे आपल्याला तर जसं कि आपण ती दामिनी ऍप म्हणते ती वापरू शकतो का? हवामान खात्याचा अंदाज?

अच्छा. म्हणजे ते दामिनी ऍप? हं तेच, जर काही प्रॉब्लेम वगैरे नसेल मोबाईल मध्ये आपल्या तर वापरूच शकतो आपण ते ऍप म्हणजे पावसाचा अंदाज किती झाला, किती प्रमाणामध्ये पाऊस पडला, किव्वा. हवामान काय आहे. हां त्या पण बाबतीत असतं.

आणि जवळपास उन्हाळ्यामध्ये खूप त्रास नसतो दुपारच्या वेळेस, फार उन्ह नाही लागत..... तर ते कमी प्रमाणामध्ये आहे....... म्हणजे समजा सध्या तिकडचं वातावरण चांगलं आहे.

बाकी समजा बाकी ठिकाणच्या हवामानाचा विचार केला तर काही बोलू शकतो का पण त्यावर? बाकी ठिकाणी जसं, आता विदर्भामध्ये जर का बघितलं आपण तर विदर्भामध्ये जास्त प्रमाणामध्ये थंडी वगैरे पडते. बाकी ठिकाणी जसं, आता विदर्भामध्ये जर का बघितलं आपण तर विदर्भामध्ये जास्त प्रमाणामध्ये थंडी वगैरे पडते. मी असं जास्त नाही सांगू शकणार पण इकडच्या वातावरणाबद्दल थोडीफार माहिती आहे म्हणून मी सांगू शकतो हवामानाबद्दल कारण ज्या एरियामध्ये मी राहतो.

त्या एरिया मधलं वातावरण मला माहिती आहे, आता विदर्भामध्ये काय आहे ते काय कशा पद्धतीने होते, ते तेवढे मी डिटेल मध्ये नाही सांगू शकणार अच्छा. हो कारण आता सध्या तू समजा तिकडे राहते त त्याच्यामुळे तुला इकडची माहिती नाहीये. नाही नाही. पुरेपूर माहिती नाही देऊ शकणार. म्हणजे आता इकडचा आहे या एरिया मधलं मला माहिती आहे. इथे राहत आहे म्हणून मला जास्त प्रमाणामध्ये माहिती आहे त्याबद्दल. आणि समजा हे झालं आपल्या आपल्या जीवनासाठी झालं, आणि समजा हा टॉपिक जर समजा थोडा शेतीला धरून विचार केला तर शेतीसाठी तिकडचं वातावरण सुटेबल आहे का? शेतीसाठी म्हंटलं म्हणजे इकडे जास्त पाऊस पडल्यामुळे इकडे.

हं हं. असं आहे का? बरं. चांगलं आहे हवामानाचं.

*Audio not clear